ते बघू शकतात आणि त्याच्यासमोर वाज पण आहे फुलं ठेवलेली आहे.

ड्रेसिंगटेबल वर कांगी आहे --

इकडे मुलगी आहे आणि त्याचा हातात आहे.

कॉटन आपला पडदा आहे ए.सी. पण आहे.